किराणा दुकान आणि कटरली सारख दिसत आहे वेगवेगळे कप्पे आहेत. तेथे दुकानात मांडलेल्या वस्तु आहे.

एक मंदीरा सारख च तो उभा केलंय बहुतेक आजूबाजूला नारळाचे झाड दिसताय.

इथे हे एन्ट्री गेट दिसतय आजूबाजूला माणसे उभेय एक माणूस उभाय तो बहुतेक कसला तरी नकाशा वगैरे किंवा मोजमाप करत असणार त्याच्या डोक्यात कॅप आहे त्याच्या बाजूला एक मशीन ठेवलेली आहे.

ती पायवाट असावी कुठेतरी जात असावं असं दिसतंय कुठल्यातरी मंदिराकडे किवा गावाकडे.

त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारचा ऑटो दिसतोय एका माणसाने गुलाबी शर्ट घातलेलाय त्यानी मास्क लावलेलाय आणि दुसऱ्या व्यक्तीने निळ शर्ट घातलेला आहे.